खूप मोठा दगड आहे आणि दगडवर एक--

इथे एका बिल्डिंग वर गोंदिया होमोपॅथिक मेडिकल कॉलेज अँड --

इ ही एक नाला दिसत आहे इथे खूप गंदा पाणी दिसत आहे.

अतिशय सुंदर आणि झाडे दिसत आहे.

मंदिराच्या आत मध्ये लायटिंग दिसत आहे.

प्रसार भारती आकाशवाणी पुणे --

आणि एक मुलगा उभा दिसत आहे तर दुसरा मुलगा बसून जिम करत आहे.

लाइटिंग लागलेली आहे आणि स्टेजवर एक चेअर ठेवलेली दिसत आहे.

हा एक डिस्को क्लब दिसतं आहे इथे काही मुली--

एम_आय रियल मी सॅमसंग लिहिलेला दिसत आहे.